आणि वर पत्र्याचा शेड ये पंखे लावलेलेय.

तो मुलगा मजा करतो आयश करतो त्या त्या झाडावर --

समोर हिरवे झाड ये अलीकडे हिरवी झाडे पलीकडे हिरवी झाडे गार वातावरण ये उन्हाळ्यामद्धे मज्जा घेण्या सारखं स्पॉट आहे.

त्याच्या शेजारी काही उभ हे अलीकड पलीकडं झाड दिसतात आणि समोरचा भाग छान य खूप मोठी बिल्डींग य असावी दोन तीन मजली बिल्डींग असावी अस वाटत ये.

आणि आताच उदघाटन झालेलं दिसतंय अ क्याबीन ला फुलाची माळ लावलेली फुगे लावालेलेय.

कपाट वगैरे दिसतय लाकडांच आणि लागलेलीय --

बिल्डींग फार मोठी आहे त्याला संपूर्ण --

पार दिसत य एक माणूस उभा राहिलेला दिसतो साईड ला हिरवे हिरवेगार --

लांब फारय झाड भरपूर य हिरवेगार झाडे --

बिल्डिंगय बिल्डिंग समोर स्वीमिग पूल दिसतय बिल्डिंग मध्ये एक शॉप दिसतंय त्याला इंग्लिशमध्ये बोर्ड लावालेलाय.

पाण्यासारखय आणि उन्हाळ्यात लाभ उचलण्याचा फायदा --

छान लयच झालेली टेबल खुर्च्या छान य बैठक छान य फार मोठा स्ट्रॉंग आहे जेवणाचा.

गेटचा वाल कमपौंड पांढरा कलर य वर पत्रेय --

कायतरी वस्तू ठेवलेलीय आणि हाॅल खुप मोठाय पहाण्या सारखाय छानय साफ सफाई भरपुरय आणि --